समोर आपल्याला रेमंड नावाचा एक गाळा दिसत आहे त्याच्या पण तो गाळा बंद आहे. आजूबाजूला ही अह कोणतेही व्यक्ती दिसत नाहीये आणि सर्व प्रकारचे गाळे हे बंद केलेले आहेत.

ही प्रचंड अशी मोठी इमारत आहे जी शिवयोग नावांनी उच्चारलेली आहे आणि तिथूनच खाली श्री तिरुपति बालाजी ऑप्टिकल्स नावाचं एक दुकान आहे.

तिथं लेडीज चं सर्व सामान मिळतं आणि जनरल सामान आहे तिथं मिळतं ल-- तिथे खूप प्रकारच्या कटलरी म्हणजे मुलींच्या दैनंदिन वस्तू मिळतात.

समोर क्रिकेट मॅच चालू आहे आणि खुर्चीवर बसून काही मुलं हे दे-- बघत आहेत.

समोर आपल्याला एक शेत दिसत आहे शेताच्या मध्यभागी बरोबर महादेवाची पिंड आहे महादेवाच्या पिंडे मागं हे हराई आहे खूप छान असं हे हिरवंगार निसर्ग तिथे दिसून येत आहे.

ते बॉलिंग करतायेत आणि सफेद ड्रेस वर आहेत ते बॅटिंग करतायेत आणि हे हिरव्या नेट मध्ये खेळतायेत.

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे आई जिजाऊ यांचा हा पुतळा आहे. जो दगडावर कोरलेला आहे.

मोकळा ग्राऊंड मध्ये एक फोरव्हीलर उभी आहे तिथे तिच्या मागे एक झाड आहे आणि वातावरण अस थंड वाटत आहे.